थोडसक हिरवा आणि पांढरा असा आहे.

इथ हे समोर निळ्या रंगाच्या टी-शर्ट मध्ये पोर--

दिसून येत आहे हा चित्रामध्ये मोठे मोठे हिरवे झाड हे पण दिसते मागे एक पांढऱ्या रंगाची--

या चित्रात एक मस्जिद ची दर्शन यात--

पोराचे अंगात निळे रंगाची टी-शर्ट अशी दिसून येत आहे.